आणि दाडी झालेली दिसतेय आणि तो मुलगा आता सवःताला आरश्यात बघताना दिसतोय. फरशीवर खूपच केस कापलेली दिसत आहेत.

एक मुलगा जो आहे तो कसलही धुळीचे इन्फेकशन होऊ नये म्हणून मास्क लावलेला दिसतोय बाकीचे चार मुले तिथे बसलेले आहेत ग्रीटिंग कार्ड बनवत.

एका गावाची यात्रा दिसतिये इथे आणि या यात्रेच्या मध्ये खूप लोकांची गर्दी संभावलेली दिसतिये.

किल्ल्याच्या बाहेरचा हा फोटो आहे. किल्ल्याला जाण्याचा हा मधला मार्ग आहे समोरचा.

कथ्थक करताना जी मुलगी दिसत आहे आणि ती कथ्थक करत डांस करत आहे आणि ते तिचं डांस सोबत फोटो घेतलेलं--

वार्म अप करून घेताना त्यांचे शिक्षक दिसतायत.

लस्सी हॉटेल या नावाचे इथे हॉटेल --

आणि बरोबर मंदिराच्या गाभार्‍याजवळ आहे खुप महिला खुप पुरुष एका चटई वर बसलेले दिसत आहेत.

अह जे मुले आहे ते योगा करताना दिसतायेत.

एक हॉल मध्ये सगळे जन बसून तिथे काही तरी करताना दिसतायत बहुतेक ही सगळे जन बसून इथे व्यायाम कारत्यात प्राणायाम करतायत प्राणायाम करतायत.